मुलांमध्ये आत्मविश्वास, आत्मशक्ती, धाडस, ध्येयवाद निर्माण होतो. आणि मुलं जीवनात यशस्वी होतात. संस्कार हेच बालसाहित्याचे , प्रयोजन आहे. जशी गोष्ट, तसा संस्कार हे समीकरण आहे . आणि म्हणूनचं एक म्हण मात्र ठेवायला हवे. अज्ञान युगातल्या बाल गोष्टी विज्ञान युगात संस्कारशून्य ठरतील. उलट विपरीत संस्कार साधतील. विज्ञान युगातील बाल ही बाळ नाती, को~ कुकुटले बाळ नाही. ती बालवयाची असतील पण, बालबुद्धीची नाही. त्यांना समजत नाही अशी गोष्टचं नाही. त्यामुळे बालसाहित्यात, बालसाहित्यकांनी बाल वयचा बाऊ मानून लेखू~ लेखन करू नये. साहित्य मुलांना कळते. त्यांच्या समोर रसिकता निर्माण झाली आहे. त्यामुळे लेखनात अगदीचं-अगदीचं बालबोधपणा आणून बाल~ बालसिक भालसीकत्वाला, बालसिकत्वाला वंचित- वंचित ठेहू नये. विज्ञान युगातली मुले उत्तम साहित्यांचा चांगला स्वादी अं स्वाद, घेऊन~ घेऊ शकतात आणि अशा स्वादामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होता~ हो~ होणार आहे. मुले आहे गोष्टी त्यांची अं निष्ठ नाते, जाणूनचं थोर पुरुष यांचे चरित्र मी गोष्टीरूपात मिळवलेले आहे. अनुभव असा आहे कि हि चरित्रे अत्यंत परिणामकारक आहेत.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 अं चित्रातून चांगले आदर्श मुलांसमोर उभे राहावेत हाचं आमचा गोष्टीरूप चित्रमाली~ मालेचा उद्देश आहे. या मुल~ मालेतीलचं, भारतरत्न doctor PBJ अब्दुल कलाम यांचे चरित्र हे द~ दहावे पुष्प आहे. हे पुष्प म्हणजे भावी आयुष्य निश्चितचं सुगंधीत ठरेल. युगातील मुले उत्तम साहित्याचा चांगलाचं आस्वाद घेऊ शकतात. आणि खऱ्या आस्वादामुळे त्यांच्यात~ त्यांच्यावर चांगले संस्कार होणार आहेत. यांचे घनिष्ट नाते जाणूनचं थोर पुरुषांचे चरित्र मी गोष्टीरूपात लिहिले आहे. अनुभव असा आहे कि, हि चरित्रे, अत्यंत परिणामकारक ठरली आहे. मुलांवर बिंबवली आहे. थोर पुरुष हेचं आज मुलांसमोर आदर्श आहेत. त्यांच्या गोष्टीरूप, यांच्या गोष्टीरूप चरित्रातून चांगले आदर्श मुलांसमोर उभे राहावे. हा माझा गोष्टीरूप चरित्रा~ चरित्रा मालेचा, उद्देश आहे. ह्या मालेतील भारतीय doctor PBJ अब्दल कलाम यांचे चरित्र दहावे पुष्प आहे. हे पुष्प म्हणजे, Doctor अब्दुल कलाम यांना शतायुषी होवो~ शतायुषी होवो हि शुभेच्छा आपण देऊया. हे पुष्प बालवाचकांच्या हाती दिल्याबद्दल साकेत प्र, काशाचा त्यांच्या प्रकाश परिवाराचा मी ऋणी आहे. मी ऋणी आहे अं अण्णा मास्तरांनी वयाची पंच्यातरी~ पंच्यातरी गाठली होती. पण अजून त्यांच्या, व्र~ व्रतांचा भंग झाला नव्हता. अजूनही ते आपल्या व्रताला जाणत होते. कोणते व्र~ हो~ ते त्यांचे माहित~ माहित आहे ना? त्यांचे एकंच व्रत होते. लहानमुलांना थोर पुरुषांच्या गोष्टी सांगणे. ह्या लहान मुलां~ ह्या लहान मुलातचं त्यांना उद्याचे थोर पुरुष दिसत होते. उद्याचे राष्ट्र दिसत होते. एक महा~ एक महान राष्ट्रीय व्रतचं त्यांनी अंगिकारले होते. आजपासून ते मुलांना, साऱ्या जगात आपल्या मातृभूमीला सामर्थ्याचे स्थान मिळवून देणाऱ्या थोर शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगणार होते. नेहमीप्रमाणे सारी मुले जमली. आणि अण्णा मास्तर मुला~ मुलांत जाऊन बसले. त्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला. आपल्या भारताच्या राष्ट्रपतींचे नाव काय आहे? साऱ्या मुलांनी हात वर केले. पण शेवटी बसलेल्या एक मुलाचा हात वर नव्हता. अण्णा मास्तरां~ अण्णा मास्तरांचे

ते म्हणाले अरे तुला तर नाव माहित होते. म हात वर का नाही केला? तो मुलगा हुशार होता. तो मुलगा लगेचं ऊत~ तो लगेचं उत्तरला. Sir माझ्याकडेचं.

अब्दुल कलाम दिसतात. अब्दुल कलामांनी असेचं साऱ्या जगाचे अं जगाचे लक्ष वेधून घेतले होते. आज मी त्यांच्याचं, गोष्टी सांगणार आहे. एका. अण्णा मास्तर गोष्ट सांगू लागले. पहाट झाली आकाश उजळू लागले. लहान मोठे पक्षी आकाशात झेप घेऊ लागले. रामेश्वराच्या शिव मंदिरातील घंटा, नि~ निनादू लागली. खन-खन. रामेश्वरातल्या मशि~ मशिदीने बांग दिली, आवाज दिला . सारे हिंदू-मुस्लिम भाविक जागे झाले. आणि शुचिर्भूतकृत होऊन आपल्या मंदिराकडे~ प्राथर्ना मंदिराकडे निघाले.

वर्षाच्या मुलाला घेऊन निघा

पण तो मुलगा पहिल्यांदाचं मस्जिदीत नमाज अदा करण्यासाठी जात होता. रोज तो घरीचं आपल्या दोन भावांसह नमाज अदा करत होता. आज तो साऱ्या मुस्लिम भाविकांसमोर नमाज पढनार होता. एक वेग~ एक वेगळा आनंद त्याला वाट~ त्याला मिळणार होता मोठ्या आनंदात तो आपल्या वडिलांबरोबर चालत होता. मस्जिद त्यांच्या, झोपडीपासून फार दूर नव्हती. थोड्याचं वेळ~ थोड्याचं वेळात ते दोघीही मस्जिदीत-मस्जिदीत आले. मस्जिदीत सारे जण एकत्र जमले होते. नमाज अदा करायची वेळ आली. आणि~ आणि आली. आणि सारे जण एकसाथ नमाज पढू लागले. अगदी स्थितीने, शांततेने ते आपल्या इश्वरापुढे, अल्लापुढे नमाज, नतमस्तक होऊ लागले एका सुरात अल्लाची प्राथर्ना करू लागले. साऱ्या~ साऱ्यांच्या प्राथर्नेचे सार एकचं होते.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 अल्लाची प्राथर्ना करू लागला. नमाज अदा करण्याच्या, सर्व क्रिया त्याला अवगत होत्याचं. प्राथर्नेचा अर्थ त्याच्या बालमानास कळत नव्हता. त्याच्या बालमनाला हे कळत होते. अल्ला सर्वांची प्राथर्ना करतो तोच सर्वांचा पालनकर्ता आहे. सर्वश्रेष्ठ आहे. सर्वशक्तिमान आहे. नमाज अं नमाज संपला आणि सारे परस्परांना भेट देऊ लागले, आलिंगन देऊ लागले. अं शुभचिंतु लागले, एकमेकांचा हातात हात घेऊन प्रेमाचा स्पर्श करू लागले. आणि सारे प्रसन्न मुद्रेने अं मस्जिदीच्या बाहेर पडले. मस्जिदीच्या बाहेर, काही लोक उभी होते. त्यांच्या हातात पाण्याचे भरलेले छोटे घडवे होते. त्या लोकांना मुसल ~ मुसलमान तर होतेचं,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 दीनदुबळे होते. दुःखाचे पीडित होते. आपले दुःख घेऊन आले होते. त्यांना कोणाचा तरी आधार हवा होता. त्यांच्या दुखी मनाला प्रेमाचा स्पर्श हवा होता. त्या प्रेमळ, पुरुषाची ते वाट पाहत होते. आणि त्यांना ती प्रेमळ मूर्ती दिसली. मघाचा तो भाविक आपल्या मुलाला घेऊन बाहेर येताना, त्यांना दिसला आणि त्यांचे चेहरे उजाळले. त्या भाविकांनीही त्या सर्वांकडे प्रेमळ दृष्टीने पाहिले. आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रेमळ हास्य उमटले. ते दुखी लोक आपले, आपले ग~ गडवे घेऊन त्या प्रेमळ भाविकजवळ आले. त्या भाविकांचे~ त्या भाविकाने अल्लाची प्राथर्ना केली, या अल्ला या दुखी जणांचे दुःख दूर कर.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 त्यांना फार मोठे समाधान मिळाले. त्यांनी त्या भाविकांचे आधा~ आभार मानले. तो भाविक उधारला. माझे आभार मानू नका त्या अल्लाचे आभार, माना. अल्लाची दुवा हीचं दुवा आहे. त्या मुला~ त्या त्या लोकांतले मुसलमान म्हणून लागले~ म्हणू लागले, आपणही , हिंदूही म्हणू लागले आपणचं आमचे देव आहेत. आपल्या हातात दैवी शक्ती आहे दैवी गुण आहे. आपल्या प्रेमळ स्पर्शाने पाण्याचे अमृत होते. आजाराला अराम मिळतो अं आजाराला अराम मिळतो आणि ते लोक निघून गेले. हे सारे तो मुलगा पाहत होता. ऐकत होता. त्याच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. बालपणात प्रश्न निर्माण झाले, कोण होते ते लोक? ने, ने त्यांच्या गडव्यातल्या पाण्याला स्पर्श का केला? हातातचं दैवी गुण आहे. आहे. आपल्या वडिलांना तो हे प्रश्न,

पण हि कामात होती. आपण रात्री विचारू, त्या मुलाने ठरवले. रात्री लाचं विचारायचे. ते दो~ ते दोघीही घरी आले. तो भाविक न्याहरी, न्याहरी करून, आपल्या रोजच्या कामाला निघून गेला. तो एक नावाडी होता. समुद्रातून नाव चालवत होता. रामेश्वर~ रामेश्वरात येणाऱ्या यात्रेकरूंची ने-आण करीत होता. जे मिळेल त्यात आपल्या कुटुंबाचा उद~ उदरनिर्वाह करत होता. निघून गेले.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 तिच्या हातातही एक गुण होता. तिने केलेल्या स्वयपांकाला अमृताची गोडी होती. घरी येणाऱ्या कोणालाही ती उपाशी जाऊ देत नव्हती. अं येणारे तिच्या अमृतभोजनाचे, अमृतभोजनाने तृप्त होऊनचं जात. तिला त्यातचं आनंद होता. रात्र झाली सारे झोपायला गेले तो मुलगा आपल्या आईजवळ झोपला. त्याच्या मनात ते प्रश्न जागे होतेचं. तो आईला विचारणार, पण आईनेचं त्याला विचारले. आई त्याला राजा म्हणायची. आईने विचारले, राजा आज-आज मस्जिदच्या नमाज अदा केला, हो हो तो मुलगा म्हणाला हो आता रोज बरोबर मस्जिदीत नमाज अदा करायला जायचे झोप आता. पण त्याला झोप कशी येणार? त्याची जिज्ञासा, त्याला झोपू देत नव्हती. त्याने आईला विचार~ आईला विचारले ते लोक कोण होते? प्रश्न एकला आई समजला नाही. म्हणाली, ते लोक?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 त्यांना कोणाचा तर आधार हवा असतो. प्रेमाचा स्पर्श हवा असतो. ते आपले दुःख घेऊन तुझ्या कडे येतात. त्यांना प्रेमाचा स्पर्श करतात. चा, त्यांना मोठा आधार आहे. त्यांचे दुःख हलके होते. दुखी मनाला प्रेमाचा स्पर्श हवा असतो बेटा. तुझ्या च्या हाताला अल्लाचे फार मोठा गुण, दिला आहे बेटा प्रेमाचा गुण. हा हाताने~ हा हाताने ते दुखी जणांच्या प्रेमात~ अं प्रेमचं देतात बेटा. कोणालाचं दूर करत नाही. साऱ्यांना जवळ करतात. तुझे मुसलमानांना वाटतात. हिंदूंना देव वाटतात. रामेश्वरम~ श्वरममध्ये देव माणूसचं आहे.

थोड्याचं वेळात ती झोपी गेली. पण त्या मुलाला झोप येत नव्हती. त्याच्या मनात एक नवाचं प्रश्न उभा राहिला, हा प्रश्न त्याने आईला विचारला नाही. आपल्या मनातचं~ आपल्या मनालाचं विचारला च्या हातात अल्लाने प्रेमाचा गुण दिला. ते साऱ्यांचे झाले, देव झाले. च्या हातातही अल्लाने गुण दिला. तिला हाताच्या स्वयपां~ हाताच्या स्वयपांकाला अमृताची गोडी दिसते. ती साऱ्यांची अन्नपूर्णा झाली. माझ्या हातात अल्लाने कोणता गुण दिला? मी कोण होणार? आपल्याचं हाताचा~ हाताचा विचार करत तो हळू-हळू झोपेच्या अधीन, झाला. पहाटे-पहाटे काय झाले कुणास ठाऊक. त्याने हात पक्ष्यांच्या पाखरांसारखे हळू~ हलू लागले आणि तो मनातल्या मनात हसू लागला झाला. त्याच्या आईचे त्याच्याकडे लक्ष गेले. आणि ती घाबरली. तिने त्याला हळूचं जागे केले आणि विचारले राजा काय झाले तुला? एखादे स्वप्न दिसले काय? पण त्याने त्याच्या आईचे, हात हलवतचं ~ हलवतचं होता. आणि तो हसतचं होता आनंदाने हसत होता. आईने त्याला हळू-हळू जागे केले. आणि तो जागा झाला. तो मुलगा म्हणाला तो मुलगा,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 आकाशात आनंदाने विहार करत होते. मलासुद्धा आकाशात झेप घ्यावीशी वाटली. मग मी पंख~ पंखासारखे हात हलवून आकाशात झेप घेतली. आणि उडत राहिलो. मला खूप आनंद आला. मला आकाशात झेप घायची आहे. आईने त्याला जवळ घेतले आणि ती म्हणाली, बेटा ते झोपेतले स्वप्न होते. स्वप्नात काहीही दिसते. झोपेतले स्वप्न खरे व्हावे असे वाटत असेल तर झोपेतले स्वप्न सतत-सतत जागते ठेवावे. अल्लावर निष्ठा ठेवावी. काय करावे, काय सांगावे, काय सांगावे? अल्ला तुमच्याकडून एखादा चमत्कार हि करून घेईल. भविष्यात तुझे स्वप्न कदाचित साकारही करेल. तू एखादा मोठा वैमानिक होशील.

तो मुलगा उठला. त्याने उठले आणि दोघेही शुचिर्भूत होऊन मस्जिदीत नमाज अदा करण्यासाठी गेले. नमाज पढण्याची वेळ झाली. सारे एकसाथ नमाज पढू लागले. आल~ अल्लाची प्रार्थना करू लागले. तो मुलगाही नमाज पढू लागला. तो अल्लापुढे नतमस्तक झाला. आणि त्याने~ आणि त्याने आपल्या अल्लाला ते स्वप्न सांगितले. आणि अल्लाची प्रार्थना केली माझे स्वप्न खरे होऊ दे. आणि तो मुलगा आपले झोपेंतले स्वप्न जागेपणी पाहू लागला. आपल्या स्वप्नाला जागु लागला. तो रोज आकाशाकडे पाहायचा. आकाशात झेप घेणारे पक्षी त्या,

पंख फुटले. त्याच्या प्रातिभिने बुद्धीच्या आकाशात फार मोठी झेप घेतली. त्याने मोठेपणी आकाशात झेपावणारे महान शक्तिशाली पंख फुटले. अस्त्र तयार केले. अग्निबाण अग्निबाण तयार केले. क्षेपणास्त्र तयार केले. तो जगाविख्यानात अं

त्याचे नाव झाले. साऱ्या जगात त्याचे नाव झाले, APJ अब्दुल कलाम. साऱ्या जगाचे लक्ष त्याने वेधून घेतले आपल्याकडे. आणि आपल्या भारत,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 माहित आहे काय? कोण सांगेल हात वर करा. कोणाचेचं हात वर आले नाही. अण्णा मास्तरांना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, अरे कोणालाच माहित नाही? सारी मुले एका सुरात म्हणाली, आम्हाला माहित आहे sir पण तुमचे लक्ष आमच्याकडे वेधावे म्हणून आम्ही हात वर केला नाही. अण्णा मास्तर हसले.

पाखील जेनुला~ जेनुल्लादिन अब्दुल कलाम. अं अबुल यांच्या पंजोबांचे नाव आहे पाखील.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

डोळ्यापुढे जागृत ठेऊन साकार केले. स्वप्न पहा आणि स्वप्न जगात ठेवा हीच त्यांची शिकवण आहे. उद्याच्या गोष~ गोष्टीचे नाव आहे,

नमस्कार! आजचा आपला विषय आहे plastic प्रदूषण. Plastic प्रदूषणाबद्दल संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. plastic पासून बनवलेल्या वस्तू पाण्यात आणि जमिनीत जमा होण्याला plastic प्रदूषण म्हणतात. या प्रदूषणाचा प्राणी आणि मानव यांच्या जीवनावर अत्यंत हानिकारक प्रभाव पडतो. Plastic हे plastic प्रदूषणाचे मुख्य कारण आहे.

तर plastic प्रदूषण म्हणजे काय? हे आपण बघूया. पृथ्वीवरील प्रदूषण विविध कारणांमुळे झपाट्याने वाढत आहे, त्यापैकी सर्वात लक्षणीय म्हणजे plastic चा अतिवापर. Plastic अत्यंत फायदेशीर आहे. आजच्या बहुतांश वस्तू या plastic च्या आहेत. आजच्या युगाला plastic युग म्हटल्यास अतिशयोक्ती नाही. दैनंदिन जीवनात plastic वापर गगनाला भिडला आहे.

plastic चा वापर वाढल्यामुळे plastic कचरा plastic कचरा ही समस्या अधिकच वाढली आहे. plastic कचरा ही आजच्या जगात उपयुक्त असण्याबरोबरच सर्वात गंभीर समस्या सुद्धा बनली आहे.

जीवाश्म इंधनांचा वापर करून plastic ची निर्मिती केली जाते. ही जीवाश्म इंधने नूतनीकरणीय नसलेली संसाधने आहेत ज्यात प्रवेश करणे देखील अत्यंत आव्हानात्मक आहे. या जीवाश्म उ~ इंध~ इंधनाच्या उत्खननासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक आणि संसाधने आवश्यक आहेत आणि जर आपण plastic च्या निर्मितीमध्ये त्यांचा वापर सुरू ठेवला तर तो दिवस दूर दूर नाही. ते केव्हा पूर्ण होतील, ज्यामुळे आमचे उरलेले महत्त्वपूर्ण कार्य देखील ठप्प होईल. तर plastic ची वैशिष्ट्ये आपण आता बघूया Plastic इतर धातूंच्या तुलनेत हलके असल्याने ते वापरण्यास अधिक सोयीचे होते आणि त्यामुळे त्याचा वापर वाढत आहे. Plastic जवळजवळ कोणत्याही आकारात mold केले जाऊ शकते. Plastic मध्ये उच्च तन~ तन्य शक्ती असते, ज्यामुळे ते अत्यंत टिकाऊ होते. परिणामी, plastic अधिक वजनाचे समर्थन करू शकते. Plastic मध्ये प्राणी पाणी-प्रतिरोधक पाणी-प्रतिरोधक गुणधर्म आहे. त्यात रासायनिक प्रतिरोधक गुणधर्म आहे, म्हणून आपण त्यात कोणतेही रसायन साठवून ठेवू शकतो. त्याचा बांधकाम खर्च अत्यंत कमी आहे. परिणामी, ते कमी खर्चात तयार केले जाते. Plastic चा पुनर्वापर झाल्यानंतर त्याचा पुनर्वापर करता येतो. पाणी आणि थंड पेयाच्या बाटल्यांमध्ये plastic चा वापर पारदर्शकतेमुळे अधिक केला जातो. किंवा लोकप्रिय आहे. Plastic चा विद्युत विद्युतवाहकतेमुळे विद्युत तारामध्ये insulator म्हणून वापर केला जातो. तर आपण plastic चे हे वैशिष्ट्य बघितले आता बघूया. Plastic हे मानवतेसाठी वरदान आहे की शाप? सध्या असे कोणतेही क्षेत्र उपलब्ध नाही. जिथे plastic चा वापर होत नाही. प्रत्येक उद्योगात plastic अधिक लोकप्रिय झाले आहे. शोध लागताच इतर धातूंच्या जागी plastic चा वापर करण्यात येतो आहे. अलिकडच्या वर्षांत मोठ्या संख्येने लहान धातूच्या वस्तू वापरल्या जाऊ लागल्या आहेत. परंतु अशा स्थितीत धातूंची टंचाई निर्माण झाली असून, धातूवर आधारित उत्पादने महाग झाली आहेत. परिणामी, plastic पासून बनवलेल्या वस्तू त्याच्या जागी आल्या आहेत कारण plastic इतर धातूंच्या तुलनेत कमी महाग आहे. Plastic च्या शोधाचा मानवी संस्कृतीला खूप फायदा झाला हे खरे आहे. यामुळे आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. ज्याशिवाय जीवन अकल्पनीय असेल, परंतु हे ही ते~ तेवढेच खरे plastic च्या अतिवापरामुळे plastic कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. आणि हा मानवी सभ्यतेवरचा कलंक आहे असे म्हणावे लागेल. तर Plastic प्रदूषणाचा परिणाम आपल्या जीवनावर काय होतो ते पण बघायला हवे, तर बघूया Plastic ने आपले जीवन सोपे आणि अधिक आनंददायी आणि सुकर बनवले आहे, ते आमच्यासाठी वरदान ठरले आहे. धातूंच्या कमतरतेमुळे plastic चा अतिवापर होत आहे. Plastic मुळे धातूपासून बनवलेल्या अनेक गोष्टी आपण वापरत आहोत. यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. परिणामी, plastic ने या धातूंची जागा घेतली आहे. त्यामुळे plastic चा वापर अतिच वाढला आहे. स्वस्त आणि वापरण्यास सोपा सुद्धा हे plastic असल्यामुळे सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत हे विविध प्रकारच्या उपयोगी वस्तू बनवण्यासाठी वापरले जाते कारण ते स्वस्त आहे आणि सहजपणे कोणत्याही आकारात तयार केले जाऊ शकते. याशिवाय याचे वैशिष्ट्य असे आहे की हे विकृत Non-organic आहे. Plastic ही एक अशी सामग्री आहे जी विघटित होत नाही. ते जमिनीवर किंवा पाण्यात नैसर्गिकरित्या विघटित होत नाही. उष्णतेमुळे क्षय पावत नाही, परंतु या plastic सामग्री सामग्रीपासून बनविलेले उत्पादन लहान तुकड्यांमध्ये विघटित होते. ते वातावरणात हजारो वर्षे टिकू शकते, पण त्यामुळे पाणी आणि माती प्रदूषित होते. अगदी एक millimeter जाडीचे plastic पूर्णपणे कुजण्यास किंवा निसर्गात विघटित होण्यास पाच हजार वर्षे लागू शकतात, जे तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. तर plastic प्रदूषणामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतात ते कसे ते बघूयात. उदाहरणार्थ plastic प्रदूषणाचा पिण्याच्या पाण्यावर परिणाम होतो. म्हणजे जलप्रदूषण होते. Plastic प्रदूषणाचा माती आणि जमिनीवर सुद्धा वाईट परिणाम होतो. म्हणजे माती प्रदूषण होते. Plastic प्रदूषणाचे वातावरणावर देखील वाईट परिणाम होतात. म्हणजे वायू प्रदूषण होते. Plastic प्रदूषणाचा सागरी आणि जलचर जीवनावर जीवांवर वाईट परिणाम होतो. शिवाय plastic प्रदूषणाला प्राण्यांचा प्रतिसाद अत्यंत घातक आहे. तर आता बघूयात Plastic प्रदूषणाचा पिण्याच्या पाण्यावर काय परिणाम होतो? Plastic कचऱ्यामुळे नद्या, तलाव आणि तलाव यांसारखे जलस्रोत दूषित होतात. हे plastic कोणत्याही समुद्रात स्वरूपात समुद्रात किंवा नदीत पोहोचले तर ते विषारी विषारी रसायन पाण्यात सोडले जाते आणि ते प्रदूषित करते. हे पाणी आपल्या वापरासाठी आपल्यापर्यंत पोहोचवले जाते, परंतु त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. होतात, Plastic प्रदूषणाचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो ते बघू. मातीत गाडल्यानंतरही plastic हजारो वर्षे जमिनीतच राहते. पाणी आणि हवा त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. परिणामी, जीवन तिथेच संपुष्टात येते. यामुळे जमिनीची सुपीक क्षमता संपुष्टात येते. Plastic मधून बाहेर पडलेले विषारी पदार्थ जमिनीत मुरतात. यामुळे भूजल प्रदूषित होते.

त्यामुळे प्रदूषण होते. या धुरामुळे मानवाला गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय पाणी plastic च्या पिशव्या आणि इतर plastic उत्पादने समुद्र, महासागर आणि पाण्याच्या इतर शरीरात वाह~ इतर स्वरूपात वाहून नेते. अन्नाऐवजी हे पाणी हे प्राणी plastic खातात. त्यामुळे मासे, कासव आणि इतर सागरी जीव आजारी पडतात. दरवर्षी plastic च्या प्रदूषणामुळे यातील अनेक जलचरांचा मृत्यू होतो. plastic च्या plastic प्रदूषणाचा प्राण्यांवर देखील वाईट परिणाम होतो. सहसा, घरातील कचरा किंवा उरलेले अन्न Polythene च्या पिशवीत टाकले जाते आणि कुठेही फेकले जाते. त्यामुळे बाहेर फिरणारे प्राणी जसे की गाय, कुत्रे, शेळ्या व इतर प्राणी ते अन्न म्हणून खातात. परिणामी, plastic त्यांच्या पोटात जाते. त्यामुळे, प्राणी गंभीर आजार विकसित करतात किंवा मरतात देखील. तर आपण यावर उपाय बघून कसे करायचे? आपण plastic चे प्रदूषण कसे कमी करू शकतो? ते बघूया आपला plastic चा वापर आपण कमी केला पाहिजे किंवा किंवा मर्यादित केला पाहिजे. इतर वाप~ plastic पर्याय वापरले पाहिजे. Plastic चा पुनर्वापर केला पाहिजे. सरकारच्या वतीने सुद्धा यासाठी कठोर निर्णय कायदे व्हायला हवेत. Plastic च्या वस्तू पूर्णपणे बेकायदेशीर ठरवल्या पाहिजेत. Plastic प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम आयोजित करायला पाहिजे. Plastic उघड्यावर किंवा कुठेही जाळू नये. समुद्र, नदी किंवा इतर कोणत्याही पाण्यात plastic टाकू नका. ज्या देशांनी plastic पिशव्यांवर बंदी घातली आहे ते देश आहेत अँटिग्वा बर्म्युडा, कोलंबिया, सोमालिया, सेनेगल, ट्युनिशिया, बांगलादेश, कॅमेरून, जॉर्जिया या सर्व देशांमध्ये plastic प्रतिबंधित आहे. चीनमध्ये सुद्धा दोन हजार सतरामध्ये plastic वर बंदी घालण्यात आली आहे. एकेरी वापराच्या plastic वर बंदी घालणारा सर्वात अलीकडील देश भारताने या वर्षी आता ऑक्टोबरमध्ये ही बंदी आणली आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी एकेरी वापराच्या plastic चा बिनदिक्कत वापर केला जातो. भारताने plastic बंदी कधी लागू केली? ते बघूया एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून, भारतात एकल-वापर plastic प्रतिबंधित केले केले आहे. गांधी जयंती स्मरणार्थ ते उभारण्यात आले होते. तर plastic च्या प्रदूषणामुळे Cancer सारख्या महाभयंकर आजाराचा धोका सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आश्चर्यकारकपणे विषारी आणि हानिकारक संयुगे वाढीला लागतात. Cadmium आणि पारा या रसायनांच्या Cocktail मुळे, plastic चा मानवी शरीराशी थेट संपर्क झाल्यास कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढतो. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की plastic मध्ये असलेल्या रसायनांमुळे अस्थमासारखे विषय अं आजार चिंतेचा विषय बनतात. श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवतात, तर plastic प्रदूषण यावर आपल्याला ही माहिती कशी वाटली याबद्दल

अं sir त्याचे sound system पण पाहिजे तशी नाही आहेत आणि battery back चा खूप problem येतोय, म्हणजे

One six nine eight two.

अं sir म्हणजे तुमच्या website वर ज्या प्रमाणे माहिती दिली होती तर त्या प्रम~ त्या प्रमाणे battery backup नाही आहे, अं साधारण एकचं दिवसात charging down होते. आणि हो फार जास्त use पण नाही करत आहे, मी फक्त calling साठी use केला तरी battery down होते त्याची. so मला battery backup चांगला होता म्हणून मी तो order केला होता. अच्छा. पण sir मला sound system चाही problem येतोय, म्हणजे एका left side चे जे headphones आहेत ते clear आवाज येत नाही त्यातून. so अं sir साधारण सहा सात दिवस झालेत.

अं sir साधारण मी एकच दिवस use केला, पहिल्या दिवशी चांगला चालला, second day पासून मला हा problem येतोय.

हो sir बरोबर आहे, पण तसा कुठलाही physical damage झालेला नाही आहे. actually तुमचा product defective चं निघालाय

Okay. हां बोला ना sir.

Okay sir. अं

हम्म बरं sir. अं